आता थोडी लोक गरीब राहतात त्यांना तेवढं knowledge नाय राहतं जेवढा आहे तेवढा मध्ये करुन घेतेत शेतकरी लोकांना आपल्या शेतकरी लोकांना ते आहेत ना म्हणून आपण आहे जर त्यांनी पिकवलच नसतं गहू टाकलेच नसते गहू आलेच नसते तर आपण चपाती नाही खाल्ली असती चपाती नाही खाल्ली असती तर आपण जगु नाही शकत त्यासाठी शेतकऱ्यांना ना असं खूप खूप माझा नमस्कार कशाला म्हटले तर ते लोक आहेत म्हणून आपण आहात आणि त्या लोकांवरच पूरी दुनिया चालू आहे पर्यावरण पर्यावरण हव म्हणलं तर शेती हवी शेती हवी म्हणलं तर माणूस अस माणसं शेतावर depend आहे जे ही पूर्व प्रपंच या पण असं ते त्याच्यामध्ये माणसे जनावर मनुष्य जे कोणी बी येतेत ते सगळे शेतावर अवलंबून आहेत आता बातम्यांमध्ये म्हणतात बघा की या या शेतामध्ये हे टाकलं तर फायदा होते तर जसा मका मका टाकला तर एक मक्यातून किती मध्ये तयार होतात आणि

अह TV मध्ये बातम्या बघत असतो बघ त्यामध्ये दाखवतात की म्हणजे मीच बघितले काल परवा की नाशिक मध्ये जे लाल चिखल आहे तर ते Y Y सातचे हे झालेलं आहे म्हणजे अह जे आंब्याचा भाव आहे तो अतिशय चांगल्या प्रकारे आहे आता रत्नागिरी जिल्ह्यामध्ये बघ अह की ते कोकणात म्हणजे जास्त पाऊस पडलेला आहे त्यानुसार आपल्याला गारा गारा ही झालेला दिसतात आणि धनाची शेती म्हणजे धनाची शेती करतात सुद्धा अह ते अतिशय म्हणजे चांगल्या प्रकारे हे करतात म्हणजे अनेक त्याच्यामध्ये आपण जिल्ह्यामध्ये बघत असतो की बुलढाणा या जिल्ह्यांमध्ये वेगळे पिक अह पिकत. आणि नाशिक या जिल्ह्यांमध्ये वेगळं पीक पिकत आता तू सांगितलं कि तुमच्या आंध्राच्या तिकड म्हणजे हैद्राबाद या ते निजामाबाद या side ला जे तांदूळ तांदळाच पीक आहे ते अतिशय जास्त प्रमाणात आहे आणि news मध्ये जरी आपण बघत असलो तरी त्यामध्ये पण दाखवतात की या या ठिकाणी हे हे पीक आहे त्या अतिशय चांगल्या प्रकारे आहे. म्हणजे जस की नांदेड आहे नांदेड मध्ये कापूस जे पीक आहे म्हणजे कापूस हळदी जे पीक आहे त्याचे जे भाव आहे शेतकऱ्याच्या

शेती करण हे अतिशय सोपी बाब नाहीये त्यामुळे शेतकरी शेतकऱ्यांसाठी अतिशय अवघड गोष्ट आहे ती कारण की आपण बातम्या बघताना बघत असतो की किती लोकांच्या जीवाला हे असतो म्हणजे किती शेती करते वेळेस त्यांना प्राण्यांना face कराव लागत किंवा रानडुक्कर झालं काही कोणत्याही गोष्टी झाल्या म्हणजे अह शेती शेती करताना बऱ्याच अश्या अडचणी येत असतात जे त्यांना सामोरे जावे लागत आता नको त्या वेळेला नको ती गोष्ट घडणं म्हणजे अवघडच असते कारण की शेतकऱ्यांच् जे पोट असते ते आपण बघत असतो बातम्यांमध्ये की फक्त आणि फक्त त्याने त्याच्यावर depend असते त्यांच्या लेकरांचे सुद्धा जे शिक्षण वगैरे असतो ते फक्त शेतीवर depend असते आता आपण मागे news वर बघितलेलं आहे कि एका शेतकरीचा मुलगा जो आहे तो अह doctor झालेले आहे आणि एका दाभड या जिल्ह्यातल्या दाभड या ठिकाणची मुलगी सुद्धा MBBS व्हायला लागली तर ते अतिशय छान आहे बघ तर तुला काय वाटतंय अजून शेतामध्ये करून मेहनत करून जे लोक शिकवायलेत जस आता बातम्यांमध्ये दहा कॉलेजची शेतकऱ्यांची लेकरं आता खूप शिकायलेत मग आता ते शेतीतूनच शेतात त्यांना फायदे होतेत आणि खूप पैसे कमवतेत आणि लेकरांना doctor engineer आणि जे जे पदवी आहे ते मला तर ते शेताकडून शेत जर द्यायला help जर करत राहील तर

गहू लावतात जस गव्हामध्ये पीक नाही झाली तर महाराष्ट्रीय लोक तर असच राहत नाहीत जस ते चपाती शिवाय लोक राहत नाहीत आता जस आमच्या आंध्रा मध्ये भात झाल्याशिवाय राहत नाहीत जस तुम्ही ज्वारीवर अवलंबून आहे तस आम्ही तांदळावर अवलंबून आहे आणि जे भी पक्षी प्राणी आहे ते पण झाडावरचे फुल fruit खाऊन झाडावरचे fruit खाऊन आता जांभळा फुले येतात तर ते चिमण्या खाऊन जाते तस जे नाही आता माणसाचे जीवन आहे ते सर्व काही वातावरणावरच आहे शेतावरच आहे अवलंबून आणि शेत जर नसलं तर मग

अनारचा juice पिवावं किंवा खावावं किंवा सपोटा खावावं किंवा असं पपई खावावं sugar ची माणसं असे सांगतच राहतात बातम्यांमध्ये जे सर्व काही शेतामधूनच येते ना आणि जे भी भेटते ते शेतातच भेटते आपल्याला खायला आणि शेत म्हंटल तर ते माणसं खकूप मेहनत करत्यात त्याला झाडाला रोज बघणे जस खत टाकणे जस मी मागे ऐकले होते बागांमध्ये कि तुरटी हे झाडांना टाचणी केली तर कीड नाही लागत जस आता घरगुती उपाय बघा जस हळद टाकते झाडांपाशी कि कीड नाही यावी म्हणून आता जे लोक कम पैशामध्ये त्यांना पूर काही वाहू म्हणलं तर ते लोक घरगुती उपाय पण करतेत खत आणावं त्याच्यामध्ये मिसळून टाकावं आता इथे छोट्या लेकरांना कस सांभाळावं लागत तस सांभाळावं लागतंय same

आणि आपल्या जिवंत जीव जो भी आहे तो सगळ्या शेतांमुळंच आहे शेत जर नाही गेलं तर आपण कस जगाल काय खाल आणि कसा आपला प्रपंच वाढेल अरे बापरे मला तर इथपासून भीती वाटतेय आणि त्यासाठी शेतामध्ये जे भी आहे ते आपल्या आपल्या नावाचं आपण खटाव आणि रःताव तर ते आपल्या नावाचं कुठून येते शेतकऱ्यापासूनच येते जस आता पपई आली समजा

हो बघ ते पपईचा म्हणजे पपई जे आहे काही लोकांना बरेच असे आजार असतात कि तू म्हणल्याप्रमाणे sugar असतो BP असतो या कोण हे असे आजार असो काही लोकांना जे आजाराचं जे प्रमाण आहे जे सध्याच युग आहे ते वाढत आहे कारण कि आजकालच्या खाण्यामध्ये जे आहे जास्तीत जास्त chemical चा वापर होत आहे पण तेवढंच आयुर्वेदिक उपचार सुद्धा निघत आहे जसं की आपण औषध औषधे निघत आहे तर ते औषध सुद्धा म्हणजे शेती मार्फत निर्माण होऊ शकतात.

अह बातम्या येत असतात तर बातम्यांमध्ये आपल्याला दाखवतात बघा आणि बातम्यांवरून आपल्याला बऱ्याच गोष्टी जे जे माहिती नाही शेती बद्दलच्या हे त्या गोष्टी आपल्याला घरी बसून म्हणजे आपण आपल्या स्वतःच्या घरी बसून आणि फक्त आणि फक्त बघू शकतो ऐकू शकतो आणि जेवढ्या पण आपण बघतोच बघ शेती शेतीविषयीच्या बातम्या कृषी विषयीच्या बातम्या म्हणजे ते अतिशय चांगल्याच अश्या प्रमाणात दाखवतात आणि बातम्या बघून मला असं वाटतंय कि फायद्याचेच आहे. अह प्रत्येक गोष्टीला आपण हे करत राहतो कि आपल्याला हि गॊष्ट कळाली म्हणजे आपल्याला ह्या गोष्टीतून हे हे शिकण्यात आलं जस कि मी म्हणत आहे बातम्यांबद्दल तर बातम्या बघून पण शेती बद्दलच्या छान वाटते मला आणि शेती जी आहे ही अतिशय महत्त्वाची बाब आहे आणि ते शेतकरी जो असतो तो एक व्यक्ती असतो आणि तो जो मेहनत करतो तो त्याच्या एवढी मेहनत कोणी करू शकत नाही कारण की शेतीला बघणं या time वर त्याला पाणी देण प्रत्येक अशा गोष्टी लहान लहान गोष्टींचा त्याला विचार करावा लागतो काळजीपूर्वक सगळ्या गोष्टी कराव्या लागतात आणि ते एकदम असे छान प्रकारे छान तो जो करतो ते छान वाटते बघ आणि हे बातम्या पण शेती बद्दलच्या चांगल्याच आहेत आणि मला तुला हे शेतीबद्दल बोलून छान वाटलं thank you सुनीता thank you शुभांगी मला पण खूप छान वाटलं शेतीबद्दल पर्यावरणाबद्दल बोलून हो thank you सुनिता शेतीबद्दल आपण असच वेगवेगळ्या topic वर बोलत जाऊ thank you

हो, कुठला number हा तुझा?

कूट सहा सहा वर्षे अन तीन तीन सासू पाशी राहणार आहे अगं अक्षरशः डोकं दुखायला लागलंय सारखं रोज उठून भांडण रोज उठून भांडण रोज उठून डोकं दुखते आपण जो विचार करत होता ना join family चा चांगला असतो दुखलं फिकल वगेरे विचारणारं happy नाहीयेत आपल्या घरचे category तले नाहीयेत त्यांनाच फोन ना मी म्हणजे त्यांच्यासाठी मेली तरी फरक पडत नाय हो पण तरी सुद्धा त्या कमी फुडाकात जात नाहीत हो हो हो केलेल्याच कौतुक नाही करणार पण कामून काय ना काय कारण त्याच्यावरती दोन दोन तीन तीन दिवस आणि मग मुद्दामून मुद्दामुन मुलगा आला नवरी आली त्यांचात काहीतरी खराब करणार

आणि अस दाखवतात ना पोरांना मीच बघते असते मीन दिवसभर घरच कामच करत असते आई ला काम उरकत नाही अन काय ग दिवस भर पोर पण घरात त्याच्या पुढ घेऊन फिरायचं माझा नातू माझा नातू माझा नातू करत विचारणार ना एकुलता एक नातू ना सगळ्या आमच्याकड पोरीच आहेत ना एकच मला मुलगा आहे बाकी सगळीकड पोरीचयत मोठ्या जावेला वगेरे त्यामुळ मी म्हणल सोडत नाही मला अक्षरशः असं वाटत खूप चुकीचा निर्यय घेतला कि मला joint family आ मला असा वाटतं अक्षरशः मी चुकीचा निर्णय घेतला होता joint family पाहिजे म्हणून

माझ त लई डोक ग घरो घरी असचय माझी एक दुसरी ननंद हाय ना तिच्या घरी पण असचय अग तिच्या पण बारक्या दिराच लग्न होईल लई लई त्रास होतो अवघडय अवघड लई माहितेका hello hello बोल ह tv serial मध्ये दाखवतात तसं करतेत ना ते वयय बघ ते पण यैकी तुला तेवढा परिश्रम करायची काय गरज होती पण काय नाय ग तसेच असतात त्यांना त्याच्याशिवाय दुसरा कामधंदा असतो का सांग बर hello बोल ये आईकी भाऊ इथच राहतो ना हा तर त्याची मस्ती उतरली विमलच्या नवऱ्यान तर काल मला बोलली सासू कि दादाला पण म्हणून अटक करतो त्याला इतक्यादिवस न्हवत अन मी माझ्या नवऱ्याला द्यायला लागले डब्बा कि बर जाऊदे देऊदे पण ऐकी hello बोल कि तू सकाळ चा जेवणाचा डब्बा देलातर हरकत नाही तू डब्बा कधीचा द्यायचा माहितेका रात्रीच्या जेनाचा डब्बा द्यायचा सकाळी हा hotel मध्ये घेऊन खाता येईनाका अवघडय रात्रीचा विचार करणार ना अग मला दिवस भर बसून काही काम असता ना मला सांग तुम्ही दिवसभर बसून काय काम करता दोन पोरं सांभाळायची म्हणजे झालं का भाकरी छापल्या की झालं का तुम्हाला त्रास कसा देयचा आम्हाला कळत नाही का आम्हाला आमच्या सासून त्रास दिला म्हणजे तुम्हाला नको का त्रास देयला आम्ही ऐक की पुढचं ऐक की hello बोल hello बोल की हिला बघायला गेले काश्यालातरी हो आले तर चापात्यावर लिहिलेलं माझ्या नवऱ्याच डबा भरलेलं अन त्याच्या डब्ब्यात चार भरलेल हम्म त्याला चार पाहिजे असतात तर तीन भरलेल्या तीन पाहिजे असत्यात तर हि बाई घातलेल्या चपात्या खाली वर करून बघतीय

त्यातली त्यात माहितीका नवऱ्याला हीन चांगल्या चपात्या दिल्यात माझ्या भावाला जळक्या दिल्यात अवघडय हे बघ कि आणि मी मी आले आणि मी बघितलं अचानक हातात चपात्या घेऊन काय बघताय कि म्हणती कि बघती कि किती चपात्या दिल्यास तू त्याला पण ती मला कळलं की काय बगत होती ती पण ती काय म्हणली किती चपात्या दिल्यात म्हणून म्हणल एवढा विश्वास नव्हता मला काय सांगायचं नाही म्हणल आज पासन तुमचं तुम्ही करायचं मी पण तेच म्हटलं विश्वास नव्हता म्हटलं तर स्वतःचा स्वतःहून करायचा म्हटलं कशाला उगाच दुसऱ्याला कराय लावायचं येवढ डोकं फिरवते न अग सगळ्या वरण भांडण काढते सगळ्या वरण आणि काय घडलं माहितेका हिनी लावला चालतो हिनी gas च kitchen मध्ये देवपूजा करताना fan पण चालु ठेवला अन gas पण चालु ठेवला का नाय आमचा gas जळत नाय चालतं म्हणजे त्याला वार लागत नाय तेव्हा छप्पर बांधतीन ती gas वर छप्पर बांधती न ग ती gas वर आईक कि आणि तेच जर माझ्याकडून चुकून fan चालु असला मी जर ग्यास वर दोन मिनिट काही गरम करायली असली कि काय कळत का नाय fan पण gas पण वाया घालवतेया त्या fan च वार लागत gas ला आणि gas कवर किती जळतोय ह्यंव त्यांव हे करती तवा चालत तेवढ बघ थांब मला एक फोन येतोय दोन मिनिट थांब Hello

Hello Hello येत आहे ना.

नाही येत आहे का?

येत आहे ना, हा काय कसे आहात तुम्ही? बस मजेत आहे. बोला. मजेत. तर lockdown बद्दल बोलूया का आपण?

lockdown lockdown चा काळ कसा होता? Hello

आवाज clear नाही आहे तुमचा.

काय घरी सगळ मजेत.

दोन हजार एकोणीसचा period कसा गेला तुमचा?

lockdown चा period बापरे एकदम जबरदस्त जबरदस्त काय काय विशेष केलं अस. आम्हाला तर सुट्ट्या होत्या. फक्त online चालू होत्या सगळ काम. हो का? सगळ घरून काम होत online हम्म lectures वगैरे सगळे तुमचे online होते.

विध्यार्थ्यांचा कसा response होता.

विध्यार्थ्यांचा तस offline च चांगलं असते खर म्हणजे online कस कि online आपण जेव्हा face to face शिकवतो त्याच्या पेक्षा online शिकून आणि online शिकवणे यामध्ये खूप फरक आहे.

नाही का कारण

बरोबर आणि तेवढ understanding level ला पण फरक पडत असेल. वा वा. मग बिलकुल, खुप फरक पडतो ना. हे मला मला वाटत lockdown साधारण पणे अं मार्च अं दोन हजार एकोणवीसच्या डिसेम्बर ending ला चालू झाला ना.

हो. आणि म्हणूनच ते COVID nineteen अस recognize झालं त्या ह्याला नाव हम्म बरोबर बरोबर. आणि अह साधारण नऊ मार्च मार्च दोन हजार वीसपासून मग सगळ online सुरु झालं. हो. आणि नऊ मार्च actually नऊ मार्च ला नऊ मार्च दोन हजार वीस पासून पूर्ण देशभरात आपल्या इथ lockdown चालू झालं भारतात. हम्म हम्म अं आणि तो पर्यंत कसं तेवढही म्हणजे लोकांमध्ये अं त्या virus बद्दल म्हणा किंवा कोविड बद्दल काही तेवढ awareness होत नाही. फक्त just अशा बातम्या येत होत्या देश भरातून कि चीन मध्ये सुरुवात झाली आहे. चीन च्या वूहान शहरापासून सुरुवात झाली आहे. वगैरे पण आपल्या भारतात तेवढ काही अस serious fever म्हणता नाही येणार. लोकांमध्ये तेवढा awareness नव्हता. कि हेक कोणता तरी virus आलाय. जशा इतर साथी येतात तस मग येत आहे. तशी ती साथ आलीय. पण अजून आपल्या भारतामध्ये कस दिल्ली वगैरे दिल्ली मुंबई पर्यंतच मर्यादित होत जिथे international airports आहेत. अशा ठिकाणी त्याला म्हणजे अजून आपल्या पर्यंत म्हणजे ग्रामीण भागा पर्यंत तेवढं काही ते हे नव्हतं.

पण मग हळू हळू ती एक अशी लाट आली. कि सगळीकडे मोठ्या ह्याच्या मध्ये पसरला. साधारण अशी सर्दी होत आहे. खोकला होत आहे. हि अशीच लक्षण होती. पण नंतरचा काळ म्हणजे खूपच हे होता. पहिली लाट तरी तेवढा ह्याच्यात नव्हता. पण आपल्या भागात हि त्याचा पहिला एक patient सापडला. मग लोकांना त्याची तीव्रता कळायला लागली. त्या साथीची हो हो. आणि जस लोकांना कळाल कि हि अशा प्रकारची साथ आलीय. खोकला होतोय सर्दी होत आहे. मग लोकांनी serious घ्यायला सुरुवात केली. बाहेर निघण बंद केलं. mask वापरायला सुरुवात केली. तोपर्यंत लोकं पण serious नव्हती.

जेव्हा ग्रामीण भागातल्या खेड्या पाड्यात सापडायला लागले patients आणि पहिल्या पहिल्या लाटे पेक्षा दुसरी लाट जेव्हा आली. तेव्हा त्या लाटेमध्ये बरेचशे ती लाट तर खूपच भयानक होती. hello hello hello hello

म्हणजे condition वाईटच होती lockdown ची आणि सगळ्यात educational field वर म्हणजे जेवढ्या हि काही social असतील, अं उद्योग धंदे असेल सगळे एकेक झालं lockdown चा affect झाला. लोकांच्या life style वर अं environment वर education ह्या सगळ्या गोष्टी affect झाल्या ह्या lockdown मुळे म्हणजेच मला तर अस वाटत, कि अप्रि आपले लहान मुल जेव्हा cartoon मध्ये बघायचे. cartoon मध्ये अशा movies यायच्या कि असा कोणता तरी एक virus lab मध्ये तयार झाला आणि मग तो इकडे तिकडे sprade झाला. हे फक्त cartoon च्या movie मध्ये बघितलं होत. आणि हे अस प्रत्यक्षात होईल अस वाटलंच नाही.

हो हो. हो ना हो. म्हणजे हा अनुभव पहिलाच होता. हा हा. काही गोष्टी हा काही गोष्टी चांगल्या पण झाल्या environment दिल्ली सारख्या ठिकाणी खूप जास्त poluted हवा होती. तर ज्यावेळेस सगळे उद्योगधंदे बंद होते. ठराविकच हे चालू होत. industries बंद होत्या. vehicles बंद होत्या. त्यात आणि सगळ lockdown म्हणजे सगळच बंद आणि लोकं घरामध्ये बंधिस्त. अशावेळेस polution

त्या घरा त्यामध्ये कोणतीच अशी रोगराई घरामध्ये जाणवत नव्हती. घरचं शुध्द अन्न बाहेरच खाण सगळ बंद बरोबर. बाकीचे intutions हम्म नव्हते किंवा pollution मुळे होणारे त्रास नव्हते. नाही. सगळ्याच प्रकारचे जे pollution होत. म्हणजे बऱ्याच प्रकारे ते stop झालेलं होत. हम्म हम्म हम्म हम्म हो.

meeting चे apps जस गुगल meet आहे. झूम meeting आहे. तसे वेगवेगळे apps शिकायला मिळाले. ते app मुलांनी शिकले आणि त्याच्यातून handling पण शिकलेत मुल मुलांनी आणि त्यासोबत मुलानपेक्षा पहिलं शिक्षकांना शिकाव लागल. हो शिक्षकांना पण त्या गोष्टींचा शिकाव लागल. हम्म आणि मुलांना पण screen म्हणजे अं त्यातन कमी झालाय का म्हणाव लागेल.

हो हो तो एक म्हणजेच, ग्रामीण भागातल्या मुलांचा तो एक म्हणजे loss च होता.

network नाही बरोबर त्याच्यासाठी पैसे नाहीत internet साठी किंवा mobile विकत घेवू नाही शकत android

अशा मुलाचं नुकसानच झाल.

पण काही काही गोष्टी त्या ह्याच्या मध्ये शिकायलाही मिळाल्या कि अं काही काही अशे online courses चालू झाले. dance class सारखे, मुलांनी dance class enjoy केले. online मुलांना लावून दिले होते.

त्या ते dance class पण मुलांनी छान enjoy केले. म्हणजे त्या period मध्ये येत होत्या.

त्यांना family सोबतच राहता आलं. दिवसभर रात्रभर family साठी चांगला वेळ enjoy करता आला. मात्र खूप म्हणजे

हो गृहिणींचे काम मात्र वाढले. हो हो नक्कीच. सकाळी कारण त्यावेळेस त्यांच्या मदतीला त्यांच्या maid पण येत नव्हत्या. आणि त्याच्यामुळ घरातील सगळ्या कामाचा load त्या गृहिणीन वरच होता. पण त्याच्यातुनही त्यांनी खूप enjoy